खाली काही पालापाचोळा आणि छोटे छोटे गवत दिसत आहे काही झाडे दिसत आहेत अ जंगलामधून--

एका रांगेने पाच माणसे जाताना दिसत आहे त्यांच्या अ--

इथे आपल्याला एका पार्टी चे आयोजन दिसत आहे एका हॉल मध्ये खूप सारे लोक जमा दिसत आहेत एक खिडकी आहे त्यावर पडदा दिसत आहे.

वरती एक लाईट आहे पडद्याला पांढऱ्या कलरच्या पडद्याला तीन रंगाचे फुगे लावलेले आहेत फॅन दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला रोड दिसत आहे रोड च्या बाजूने काही दुकाने दिसत आहेत अ खूप सारे इलेक्ट्रिक चे खांब दिसत आहेत.

कुंड्या दिसत आहेत त्यामध्ये झाडे आहेत.

झाडे दिसताहेत काही उंच झाडे आहेत झाडांचा हिरवा रंग दिसत आहे वरती आभाळ दिसत आहे.

खूप साऱ्या लाईटस ने आणी लाईटिंग ने सजवलेले आहे समोर एक टेबल आहे त्यावरती एक केक असून त्याला फुग्यांनी सजवलेले आहे.

एका रांगेत आहेत तर काही अ कुठे बाजूने उभे दिसत आहेत एक शटर दिसत आहे खूप सारे बोर्ड दिसत आहे.

इथे आपल्याला एक शेत दिसत आहे शेतामध्ये झाडांच्या रांग आहेत.

अ बाजूने भिंतीला कम्पाउंड दिसत आहे.

म थ्री व्हीलर अशी गाडी आहे. अ सामान वाहून नेण्याची ती गाडी असून--

काळ्या रंगाच्या मुर्त्या दिसत असून दोन्ही बाजूला एक लाल निळ्या रंगाच्या मुर्त्या दिसत आहे.

एक समोर एक गेट दिसत आहे काही पायऱ्या आणि उंच ओटा दिसत आहे.

नाची जागा साफ केलेली असून बाजूने गवत आणि त्याच्या समोर एक समुद्र दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक मेन प्रवेशद्वार दिसत आहे.

पांढऱ्या रंगाची ए निळ्या रंगाची बोर्ड आहे वरती एक वायर दिसत आहे.

ते झाड़े दिसत आहे समोर हवा दिसत आहे.

इथ आपल्याला एक पहार दिसत आहे पहारावरती उंच उंच दगड --

त्यावरती एक ओम असे लिहिलेलेआहे.

मुले दिसत आहेत समोर एक मुलगी डान्स करतानी दिसत आहे लावणी डान्स असून तिने लुगडे घातलेले आहे.

एक व्यक्ती बसलेला दिसत आहे काही हिरवी झाडे दिसत आहेत समोर आभाळ दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक मुर्ती दिसत आहे मूर्तीच्या समोर काही इलेक्ट्रिकचे तार आणि काही झाडे दिसत आहे.

उव प्रति शीहान असे इंग्रजीत नाव लिहिलेले आहे.

खाली काही छोटे छोटे गवत दिसत आहे वर आभाळ दिसत आहे.

खूप सारे कळस दिसत आहेत.

आपल्याला एक मोठा हॉल दिसत आहे हॉलच्या बाजूने भिंत असून काही खिडक्या दिसत आहे.

या चित्रा मध्ये आपल्याला एक धबधबा दिसत आहे धबधब्याचा खाली पाणी पडलेले दिसत असून--